हा ग भदीना तिला नाही का याची आवड होती dancing ची मंग मी तिला dancing चा extra class लावला होता मग त्यांच्या gatharing बिदरींग ला तिला participate करायला आवडतं. तच्यामुळे मी ते class लावले होते. तस internal school मध्ये त्यांचे वेगळे class असतात. coaching असतात पण त्यांचे ते वेगळे payment करतात. पण म्हंटलं सगळं school वरच का टाकाव. उलट थोडा custom class तिचे dancing चा class घेतला. आणि plus तिला swimming चा class पण लावला होता. मग ते swimming च्या class मुळे न तिला थोडासा त्रास व्ह्यायला लागला खोकल्याचा त्याच्या मुळे तो मध्ये सोडून दिला पण dancing चा class चालू आहे तिचा continue तरी असे दोन extra class लावले होते मी ok ok आणि हा मला विचाराचे होते की आपल्याला suppose ह्या पोतदार ला admission घेतलं आणि एक दोन वर्षांनंतर दुसरीकदे shift होण्याच plan करते. म्हणजे अं ते same ह्याच location ला area change करणार आहे. तर ते school transfer करता येते का admission तसं मी तपास करेन पण तुला काही idea एकदम बरोबर हम्म याच school मध्ये खूप छान facility आहे. जर तू ज्या location ला जात असेल आणि त्या location च्या आस पास जर पोतदार चीच एखादी school असेल तर तुला ev transfer मिळतं. त्यांची transfer policy खूप छान आहे तुला ते all over india मध्ये कोणत्या ही पोतदार च्या school मध्ये transfer करायचे असेल तर ते transfer करू शकतो आपण फक्त त्या त्या location ची ह्याची location wise fees असते ना location ची जी fees आहे ती fee आपल्याला pay करावी लागते आता जर आपण seventy five thousand ह्या पोतदार ची आहे आणि तिकडे eighty five thousand असेल तर तो ten thousand चा difference आपल्याला तो pay करावा लागतो. तर बाकी transfer होऊन जाते. ok ok ठीक आहे ते transfer च मला एक हे होतं doubt ते पण clear झालं. का गं कुठे shift होतेय सद्ध्या मी वाकड मध्ये shift होण्याचं plan करत आहे. अजून एक दोन वर्षांनंतर आम्ही flat book केलाय. त्याचं possession दोन वर्षानी आहे. काय बात करतेय सांगितलं नाही मला सतीश नगर मध्ये flat book केलाय म्हणून तिकडे हो आम्ही आत्ताच सहा महिन्यापूर्वीच book केलेलं आहे. under construction flat आहे तो त्याला दोन वर्ष posession नाही अजून. मग तो पर्यन्त ह्याच area त मग लगेचच admission घ्यावं. आणि नंतर transfer भेटेल तिला त्याच internal त्याच school मध्ये तर बर होईल म्हणून मी पण तशीच school बघत होती. कारण पोतदार यांचं वाकड मध्ये पण जवळच आहे जिथे आम्ही flat book केलाय तिथून जवळच आहे. तर तिला अरे वा तर खूप छान हम्म तू घेऊ शकते तिथे admission मला तरी छान वाटतेय पोतदार. पोतदारला घेतलं ना ते transfer पण easy होईल शिवाय आपल्याला जवळ सुद्धा आहे. आणि पोतदारांच थोडं international आहे sociality वाढते मुलांची school ला गेल्यामुळे त्याच्यामुळे ही मला अस वाटतं की pre school कराव मुलांचं हो बरोबर आणि मला विचारायचं होतं की अं हे cbse ipsc pattern असतं हे पोतदारला कोणतं pattern आहे हा आता कसं first standard पर्यन्त कोणताच pattern नसत त्यांचा सगळा syllabus standard असतो लहान मुलांसाठी. आता हयांच pattern हे international schooling pattern आहे पिंपरी च आणि तू जे वाकड म्हंटलीस ना तिथे cbse pattern आहे पण pre school ला कोणतं ही pattern cbse आणि ipsc applicable नसत. त्याच्याबद्दल काही tension घेण्याची गरज नाही. फक्त first standard पासून आपल्याला decide कराव लागत की आपल्या मुलाला मुलीला कोणत्या pattern ला include कराव cbse की ipsc अच्छा अच्छा अं ठीक आहे मंग मी बघते तिथे admission च जाऊन monday ला school मध्ये तपास करते आणि proces करते admission चालेल ना आता माझ्या बहिणीचे मुलगी पण ना cbse pattern आहे पण त्यांना नंतर अस वाटलं की ipsc pattern ला घ्यावं पण मला तरी personally वाटतं cbse pattern कधीही चांगलं cbsc pattern ला कसं आपलं indian culture च सगळं syllabus असतो. त्याच्यामुळे आपण cbse pattern लाच गेलेलं बर ipsc pattern च बघ ना तिथे ना आपलं indian culture चा कसलाही historyhistorical शिकवत नाही. सगळं european countries आणि US country चा history शिकवतात. उलट zeological पण त्यांचाच syllabus असतो. आपल्या asian related countries च काहीच नसत. त्याच मला असं वाटत की आपल्या मुलांनी पहिले आपल्या देशाबद्दल जाणून घ्यावं at least त्यांच्या schooling life मध्ये तरी so मी तरी cbse pattern refer करणार माझ्या मुलीला तुला काय वाटते हो मला पण cbse pattern च योग्य वाटतो कारण आपली history geography अगोदर माहिती असायला पाहिजे दूसर knowledge असणं गरजेचच आहे पण अगोदर आपलं स्वतच्या country विषयी माहिती पाहिजे. मला पण cbse pattern योग्य वाटत. आणि मला विचारायच होत तुला अं की दिशा ची progress वगेरे व्यवस्थित आहे school मध्ये अस म्हणजे अं ती व्यवस्थित grasp हे करते का म्हणजे activities कसे आहेत school मध्ये हो अगं हो खूप छान activities आहेत मग तर बघ मी तुला सांगतो सुरूवातीला ते काय करतात की जसं ते आपल्या मुलाचे admission घेतो आपण त्यांना ते थोडेसे indoor games असतात indoor games म्हणजे जग तग ring खेळणे ए बी सी डी चा बंगला बनवणे थोडे असे हे card type game असतात मग card वरती numbering केलेली असतात. ते ओळखायला शिकवतात. त्याच्यानंतर ते ओळख झाला की ते एका वहीवरती लिहायला लावतात व त्यांची जी writing ची practice असते बोलण्याची practice असते ते करून घेतात.

आणि सगळं cover करून घेतात ते व ए तो झेड सगळं तिला cover करतात within time त्यांचे books असतात वेगवेगळे ते शाळेमध्ये वेगळे books असतात आणि घरी वेगळे books देतात म्हणजे शाळेत शिकवतात ते घरच्या books मध्ये त्यांना त्यांचा homework म्हणून करावा लागतो. आणि त्यांचे monday to friday शाळा असते. saturday sunday सुट्टी असते त्याच्यामुळे मुलांना पण एक पुरेसा वेळ मिळतो शाळेमध्ये कारण एवढे लहान मुलांना काय पाच दिवस school करू शकत नाही पूर्ण . म्हणून माझ्या मते pre school friday ही छान आहे छान हे करतात तच्यामध्ये सगळं prepare त्याच्यामुळे जास्त काही tension घेण्याची गरज वाटत नाही मला तुझ्या बहिणीचा मुलगा पण जातो ना सुट्टी मध्ये आला होता बघ खूप मस्ती करायचा तो पण i think मोठा झाला असेल ना तो पण खूप active आहे आता तो first standard ला गेला. आणि मला तुला विचाराच होतं की ह्यांच्या class मध्ये किती students असतात आणि किती class असतात. nursary चे किती class असतात. आणि किती students असतात class मध्ये एका class मध्ये ना पस्तीस students असतात. तर ह्यांच्या दोन batches होत्या nursary च्या तर morning batch ला माझ्या मुलीला घातलं तेव्हा thirty five student होते आणि ते जे second batch होती आकरा ते दोन त्याच्या मध्ये thirty five student होते. तर त्यांचे जसे admission होतात तश्या ते batches तयार करतात कधी कधी तर morning ला त्यांचे दोन batches असतात. a and b आता मी हिला junior kg ला admission घेतलय ना आता मी थोडं मागच्या week लाच admission confirm केली त्याच्यामुळे मला b batch मिळाली पण ती morning चीच मिळाली सो तस काही नाही की admission त्यांचे एवढे limitations आहेत. एका batch मध्ये thirty five लोकांची batch form करतात. हे जर suppose मी late admission घेतली तर मला afternoon batch पण भेटू शकते. मला morning batch हवी आहे म्हणजे मला लवकरात लवकर admission घ्यावं लागेल.

त्याच्या नुसार तू मग त्यांचा time घेऊन तू visit करू शकतेस सुद्धा head mistress पण खूप चांगल्या आहेत वाढवा madam म्हणून एकदम व्यवस्थित guide करतात. आणि एकदम स्पस्ट सांगतात की हे अस आहे तसं आहे तेही छुपे charges नाहीत पोतदार school चे मला तरी त्यांचं infrastructure आणि त्या cultural activities होतात ना त्या खूप आवडल्या. तर मी recommend करेन की तुला तिथेच admission घ्यावं. बाकीच्या school चा तपास कर तू

आणि तिथे canteen पण आहे का कारण आमच्या इथे एक school आहे जी जी आय एस त्यांचं स्वतच canteen आहे तर इकडे पण आहे का तसं काही नाही नाही यांचं स्वताच canteen नाही हे home food च prefer करतात. तसं ते एक chart देतात की मुलानी डब्याला मंगळवारी सोमवारी बुधवारी काय आणायचे ह्याचा एक chart असतो. food chart असतो मग ते food chart आपल्याला देतात मग त्याच्यानुसार मग आपल्याला मग आपल्या मुलाला मुलीला tiffin बनवून द्यावा लागतो fast food allowed नसतो non- veg allowed नसत डब्याला even अस hard food सुद्धा allowed नसत तर त्यांच्या recipes असतात वेगळी pre school च्या लहान मुलांची ती मी तुला whatsapp पण करतो पण तू जर जाशील ना school ला school ला visit करशील ना तर तुला तिथे त्यांच्या chart आणि board वरच सगळी माहिती मिळेल आणि त्या head mistress वाटवा आहेत ना त्या सुद्धा तुला समजावून सांगतील एकदम व्यवस्थित की डब्याला काय आणायच आणि काय नाही

अगं फक्त healthy food healthy food म्हणजे अं non oily food जस की आपण त्यांना तिखट नाही देऊ शकत अं omelette हे असले प्रकार नाही देऊ शकत फकत तच्यात soft म्हणजे इडली डोसा हे असे पदार्थ देऊ शकतो that is healthy food ok ok ठीक आहे तू खूप चांगली माहिती दिली मी जाऊन लवकरात लवकर जाऊन तपास करते आणि admission घेते हो माधवी bye Hello

Hi राकेश काय म्हणतोस? जेवण झालं?

कसा गेला आता तुझा आजचा दिवस? आज काय विशेष? काही नाही ते ATM बदल माहिती पाहीजे होती.

ATM ला काही नाही झालं. नवीन नवीन ATM काढायचंय. ओ normally प्रत्येक bank account open केल्यानंतर हल्ली use to ATM येतं. पहिल्यांदा request द्यायला लागायची. हल्ली use to mode मध्ये ATM दिलं जातं.

हो पहिल्यांदा ATM request द्यायला लागायची. त्याच्या नंतर ATMbank मध्ये यायचं. ते bank तनं receive करायला लागायचं. हल्ली post नी घरीच येतं किंवा courier नी.

आणि त्यानंतर receive करायला लागायच्या. आणि नंतर मग ते PIN मिळाल्यानंतर PIN टाकून card activate करताना PIN change करून घ्यायला लागायचा.

अह काही banks ना चार असतात. काही banks ना पाच असतात. तर प्रत्येक in fact transaction means की तुम्ही बाकीच्या banks च्या ATM मधनं amount withdraw करू शकता किंवा bank statement, किंवा balance check करू शकता. It all comes under transaction. तुम्ही असे जर का तीन या चार किंवा चार पेक्षा जास्त वेळा किंवा असं काही अह limit cross करून तुम्ही जर का दुसऱ्या banks च्या ATM वर use केलं तर तुम्हाला pay fees करायला लागते.

HDFCbank त गेलो होतो मी.

हा हम्म हां it should be depend on minimum balance. हां minimum balance हां. हां. Minimum balance त्यांचा दहा हजार, पन्नास हजार and वेगवेगळा असेल. minimum balance म्हणजे तेवढा balance आपल्याला ठेवायलाच लागतो. त्याच्या खाली जाऊ नाही शकणार.

हां वरती मग जेवढा ठेवता येईल तेवढ्या दिवसांचं चांगलंच आहे मग.

हो ATM हां debit card yes. cash नसेल तर तू purchase ला वापरू शकतोस ना. swipe करू शकतोस तू.

हो. उद्या तू कुठल्याही shop मध्ये गेलास किंवा तुला अगदी train ची reservation जरी करायची असेल तरी तू त्याच्यावर swipe करू शकतोस.

Yeah PIN yes PIN आणि CVV फक्त टाकायला लागतो तुला. आणि त्याच्या नंतर ते होऊन जातं transaction successful.

Online transaction करताना तुला OTP तुला तुझ्या registered mobile number वर OTP पण येतो. OTP तुला फक्त share करायला लागतो.

ATM हरवलं तर जास्त काही नाही. जास्त तुला फक्त ATM block ची request द्यायची असते तेवढीच बस.

Request मग block कसं करायचं? block? अह तू customer care मधनं पण block करू शकतोस किंवा branch मधनं पण block करू शकतोस. हम्म customer care.

कारण कि आपण branch कडं असू कि असं काही नाही आहे? हां नाही कुठल्याही customer care customer care ला toll free number वर तू call केलास कि तुझा already linked account number त्यांना बघता येतो. ATM हे झालंय ते ATM loss म्हणजे block करून टाकतात. Even it should be on AI artificial intelligence वरच काम करतात. तुम्हाला फक्त number request अह number press करून request टाकायच्या असतात. It should be ते automatic lock करतात मग. ATM PIN जर आपण तीन वेळा wrong टाकली. अह तीन वेळा चुकीचा टाकलास तर चोवीस तासाकरता card block होतं. otherwise तू तुला आठवत नसेल तर reset करून घेऊ शकतोस. त्याच्या वेगळ्या procedure आहेत. ते अर्थात प्रत्येक bank प्रमाणे थोड्याफार वेगळ्या असतात. हम्म त्याच bank च्या ATM मध्ये जावं लागतं? हो. अर्थात त्याच bank चं ATM. तुझं SBI चं असेल तर SBI च लागेल त्याला. बरोबर. आताच्या ह्याच्यात नवीन ती MEVM chip निघाली आहे त्याचं काय आहे? हां. chip-based card. ते काय भानगड आहे? पहिली पण chip च राहायची ना?

अच्छा. म्हणजे ती strip होती का जिला chip म्हणायचो, समजायचो ती strip होती?

ते mobile मध्ये SIM card आहे तसंच ती पहिली ते जुनं, हां तशीच. जशी mobile मधे SIM card ची chip येत असते तशीच chip असते ती. हम्म म्हणजे पहिली तशीच राहायची ना? नाही. पहिले हि होती. पहिले एक वरती swipe swipe strip असायची.

हां नाही दिसायचे तसेच. पण त्याच्यात फरक आहे. त्या cards मधे chip नसायची. stri ती strip अह हे असायची जुनी cards अर्थात तुम्ही वापरलेली आहेत. तू तू बघितलेस कि नाही जुनी card मला माहिती नाही. मी विसरून गेलो आता. हम्म जुनी card मी वापरलेली आहेत. मी पहिल्यांदा मी अह माझ्या college ची purchasing व्हिनस book depot मधनं केली होती ATM card through.

पहिलं ATM साधारण मी अह मी बारावी बारावीत असताना आसपास. बारावीच्या नंतर. कोणत्या साली? पाचमधे? अह नाही नाही. दोन हजार दोन हजार दहाच्या आसपास.

सहा असेल सहा. बारावीला सहा. हां दोन हजार आठच्या आसपासच घेतलेलं होतं. आणि व्हिनस मी पहिली purchase card shopping मी केलेली होती that is a in व्हिनस.

Books आणि stationary घेतलेली होती. हां.

अह दोन हजार चारमधे. Okay. तुझा आवाज थोडा loud दे ना राकेश. मला एकदम हळू ऐकू येतोय. दोन हजार दोन हजार चारमधे. दोन हजार चारमधे. okay. हम्म मी ऐकलंय ATM card वर insurance पण असतो कुठला. हो ATM card वर एक लाखापर्यंतचे insurance असतात. हम्म by default असतो असं ऐकलेलं आहे. हो हो by default असतो तो. पण कधी कुणी claim करताना दिसलं नाही आजपर्यंत मला. अंहं even death care death cases मधे तो claim जर का केला जातो, मिळून पण जातो.

मी बघितलेलं आहे कधी तसं नसेल मिळत का? हो नाही. कारण लोकांमधे तेवढा awareness नाही आहे ना. लोकं काय वाचतात कुठे हल्ली.

Accidental.

बरोबर. जर का लोकं तेवढी aware असती ना तर आतापर्यंत जेवढे death झाले म्हणजे ATM cards आहेत accidental death च्या बाबतीत तर ते claims झाले असते.

ATM मधे म्हणजे अजून मी ऐकलं की काही काही ज्या bank आहेत त्या आपल्याला photo ची सुविधा देतात. ते आपला photo लावतो ATM वर. हो असतो ना. काही काही banks ती सुविधा देतात. SBISBI sorry ICICI.

हो. ICICIHDFC मोठ्या नाही का.

हो. सरकारी banks नाही देत अशा काही सुविधा. पण ते actually wrong आहे. त्याने आपली privacy हे होते.

आपल्याला ते जास्त charges द्यावं लागतं त्यांना.

कि it should be related to our privacy or our एखादा आपण option घेऊ शकत असतो किंवा doubts claims काहीतरी करू शकतो bank वर. पण या condition मधे it should be totally optional. तुम्हाला पाहिजे तर घ्या नाहीतर नका घेऊ.

They are not forcing us.

आं काय? ATMATM मधे अजून पुढं future मधे काय बदल होईल? I don't think so काही दिवसांनी ATM शिल्लक राहतील.

हम्म कारण जसं bank account आता UPI ला link केली जातायत त्या speed नी तसं बघायला गेलं तर ATM हा काही दिवसांनी गायब झालेली असतील. काही वर्षांनी actually.

कारण सरसकट UPI based payment ला card लागतंच नाहीत ना. direct scan किंवा dire direct आपल्या account direct QR code द्वारे एका या account मधनं त्या account मधे transfer होते.

अह generate झाली तरी virtual कि ज्याला virtual ATM card generate होतील. single time use ला. UPI ला एकदा link झालं कि मग card चं काही कामच उरणार नाही त्या.

Actually ATM card is a हल्ली मग पहिल्यांदाच तसं पहिल्यापासनं ATM card चा मोठ्या प्रमाणावर वापर फक्त cash withdrawal साठीच केला जातो.

हम्म आणि जशी जशी cash advanced होत जाईल तसं तसं हे प्रमाण अजून कमी कमी होत जाईल. ATM च्या use चं. बरोबर. पण एक प्रकारे ते ATM जास्त safe आहे. हां ATM तसं safe आहे. हां. हां. Even but कसं हां. most of the most of the use त्याचं cash withdrawal साठी अह मोठ्या प्रमाणावर केला जातो.

Debit card पेक्षा ते transaction cum debit card असतं. पण ते debit card म्हणून फार कमीवेळा वापरलं जातं. ते फक्त cash cash out साठीच जास्त वापरलं जातं.

बरं debit card करायला त्याला त्याला काही charges असतं का? नाही debit card ला swipe करायला काहीच charges नाही आहेत. Its not credit card. तुमची तुमची money जेवढी banks च्या account वर असेल त्या प्रमाणात तुम्ही खर्च करू शकता. ते काही credit नाही आहे कि दहा हजार तुमच्याकडे पैसे नाही आहेत आणि cash नसताना दहा हजार रुपयांपर्यंतची तुम्ही purchase करताय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर interest with interest bill भरायची आहे. तसं काहीच नाही आहे ना त्याचं.

UPI ने आपण recharge मारतो ते एक, दोन रुपये आपले cut होतात GST चे. नाही होत. ते आता CGST लागते ती recharge ची GST असते. ती UPI ची GST नसते.

अह UPI is a free.